अह झाडे आहेत. पत्र्याचे शेड आहेत काही माणस चालताना दिसत आहेत. अह चालताना दिसत आहे. ही गाडी आहे.

चित्रामध्ये खूप मोठी बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंग वरती अह मध्ये अह एक नाव लिहलेला आहे. त्या वस्तु एव सेवाकर कार्यालय--

चित्रामध्ये अह एक मुलगा पट्ट्यांवर चालताना दिसत आहे.

चित्रा मध्ये एक दुकान आहे या दुकानच्या बाहेर एक गाड़ी उभी आहे अ त्या दुकान ए_वी ऑटो केअर असे नाव लिहिलेल आहे.

हाररर--हार लवलेले आहेत नारळ फोडलेले आहेत आ- झाडे आहेत खांब आहे.

चित्रामध्ये खूप व घरे आहेत घरांच्या बाहेर कार सायकले लावलेले आहेत. घराक जाण्यासाठी पायऱ्या आहेत.